नमस्कार
इंट्रोडक्शन टीओ बाश शेल scriptingवरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत Shellsचे विविध प्रकार बाश शेल स्क्रिप्ट लिहीणे आणि ते कार्यान्वित करणे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
ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 4110
सरावासाठी कृपया ग्नू बाश चे4किंवा त्यावरील वर्जन वापरावे
सुरूवातीला परिचय करून घेऊ
बाश शेल म्हणजे काय ते पाहू
बाश शेल हे कमांड लँग्वेज इंटरप्रीटर आहे जे कमांडस कार्यान्वित करते
ह्या कमांडस स्टँडर्ड इनपुट डिव्हाईसमधून वाचल्या जातात
हे इनपुट डिव्हाईस तुमचा कीबोर्ड किंवा सिंपल टेक्स्ट फाईल असू शकते
बाश शेल म्हणजे काय ते पाहू
कीबोर्डवरील CtrlAltT ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा
हे ग्नोम टर्मिनल उघडेल
आपल्या शेल चा प्रकार तपासण्यासाठी टाईप करा एचो स्पेस डॉलर साइन शेल कॅपिटलमधे एंटर दाबा
स्लॅश बिन स्लॅश bashअसे आऊटपुट पुढच्या ओळीवर प्रिंट झालेले दिसेल
हे आपणBash Shellवापरत असल्याचे दाखवते
आता उपलब्ध असलेल्या विविध शेल्स बद्दल जाणून घेऊ
बोर्न शेल च्या स्लाईडवर परत जाऊया
हे स्टीफन बोर्न ह्यांनी लिहिलेले ओरिजनल युनिक्स शेल होते
आजचे आधुनिक शेल्स देत असलेल्या युजरशी संवाद करण्याच्या क्षमतेची यात उणीव होती
सी शेल बोर्न शेल मधे अभाव असलेली फीचर्स हे प्रदान करते
के शेल हे डेव्हिड कॉर्न ह्यांनी बनवले आहे
ह्यामधे बी शेल आणि सी शेल ह्या दोहोंची तसेच काही अधिक फीचर्स समाविष्ट आहेत
बाश शेल बाश शेल हे ग्नू प्रोजेक्टने विकसीत केले आहे
हे बी शेल लँग्वेजवर आधारित आहे
ह्यामधे सी आणि के शेल्स ची फीचर्स समाविष्ट आहेत
टीसी शेल FreeBSD शेल मधे आणि त्यापासून निर्माण झालेल्या शेलमधे हे डिफॉल्ट असते
झ शेल युजरशी संवाद साधण्यासाठी ह्या शेल ची रचना केली आहे
ह्यामधे क्ष बाश आणि tcshच्या अनेक उपयुक्त फीचर्सचा समावेश आहे
आता बाश शेल स्क्रिप्ट म्हणजे काय ते पाहू
बाश शेल स्क्रिप्ट मधे साध्या टेक्स्ट फाइल मधे बाश कमांडसची मालिका असते
कमांडस टाईप करण्याऐवजी ही टेक्स्ट फाईल कार्यान्वित करण्यास हे शेल ला सांगते
आता साधी बाश स्क्रिप्ट कशी लिहायची ते पाहू
एचो कमांड वापरून बघू जी टर्मिनलवर हेल्लो वर्ल्ड प्रिंट करेल
टर्मिनलवर जा
आता टाईप करा एचो स्पेस डबल कोटसमधे हेल्लो वर्ल्ड एंटर दाबा
हे टर्मिनलवर हेल्लो Worldप्रिंट करेल
कमांडने अपेक्षेप्रमाणे कार्य केले आहे
आता ही कमांड फाईलमधे वापरायची असल्यास ही कमांड फाईलमधे लिहून फाईल कार्यान्वित करा
ह्यासाठी गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरू
तुम्ही आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
मला फाईल डेस्कटॉप वर बनवायची आहे
टाईप करा सीडी स्पेस डेस्कटॉप एंटर दाबा
टाईप करा गेडीत स्पेस हेल्लो अंडरस्कोर वर्ल्ड डॉट श स्पेस अँपरसँडचे चिन्ह गेडीत हा टेक्स्ट एडिटर आहे
हेल्लो अंडरस्कोर वर्ल्ड डॉट श हे फाईलचे नाव आहे
प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी एएमपी अँपरसँडचे चिन्हवापरले आहे
एंटर दाबा
गेडीत द्वारे hello worldsh नावाची नवी फाईल उघडली आहे
टाईप करा हॅश एक्सक्लेमेशन मार्क फ्रंट स्लॅश बिन फ्रंट स्लॅश बाश प्रत्येक बाश स्क्रिप्टची ही पहिली ओळ असते
याला शेबांग किंवा बांग लाईन म्हणतात
एंटर दाबा
आता फाईलमधे कॉमेंट समाविष्ट करण्यासाठी टाईप करा हॅश स्पेस माय फर्स्ट बाश स्क्रिप्ट लक्षात ठेवा हॅश नंतर येणारी कुठलीही ओळ कॉमेंट समजली जाते
बाश इंटरप्रीटरकडून कमेंट्स सोडून दिल्या जातील
आता आपण आधी वापरलेल्या कमांड समाविष्ट करू शकतो
एंटर दाबा
टाईप करा एचो स्पेस डबल कोटसमधे हेल्लो वर्ल्ड एंटर दाबा
टाईप करा एचो स्पेस डॉलर साइन शेल कॅपिटलमधे एंटर दाबा
टाईप करा एचो स्पेस बॅकटिक दाते बॅकटिक बॅकटिक हे चिन्ह टिल्डे हे चिन्ह असलेल्या बटणावर आहे
फाईल सेव्ह करण्यासाठी सावे वर क्लिक करा
कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा
प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवायची आहे
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस हेल्लो अंडरस्कोर वर्ल्ड डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश हेल्लो अंडरस्कोर वर्ल्ड डॉट श एंटर दाबा
आपल्याला टर्मिनलवर हेल्लो वर्ल्ड दिसेल
पुढच्या ओळीवर शेल चा प्रकार दाखवलेला आहे
म्हणजेच स्लॅश बिन स्लॅश बाश आणि दिवस महिना वेळ टाईम झोन आणि वर्ष दाखवलेले आहे
प्रत्येक सिस्टीमनुसार हे आऊटपुट बदलू शकते
स्लाईडसवर परत जाऊ
थोडक्यात आपण शिकलो शेल्स चे विविध प्रकार बाश शेल बाश शेल स्क्रिप्ट सिंपल शेल स्क्रिप्ट लिहून ती कार्यान्वित करणे
वेलकम टीओ बाश लर्निंग असा मेसेज दाखवणारी सिंपल स्क्रिप्ट असाईनमेंट म्हणून लिहा
आणि वेगवेगळ्या ओळींवर अॅस्टेरिक्स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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
सहभागासाठी धन्यवाद